हिला ओडखतो तू कोणाला

गानू ना इन्स्टा ईद तेच नाव आणि ईद लगेच सेंड करतो तुला हाकाय गानू तेच काय तुजा नाव काय आहि टेचात अहाहा भेटला हे ओडखतो काय अह

हा भाव तो टॉम बॉय तो माहिती होती तेच शी मी बोलो एक द दोन द

हिला टाइम जाला वाटतो काय अरे भाई ते ब्लॉक मारला वाटो नाही हाजून टाइम जाला कोणाला काय नाव ते मी आता पाठवली ते का हा ब्लॉक वाटो सिजु वोर्क का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

बस मस्त आहे, तू कशी आहेस ते सांग मला. मी पण मी पण मी पण मस्त आहे. अजून सांग, आता सगळे सण वार येऊन राहिले तर, चाललीये सगळी हळूहळू सगळी आह माझी पण तेच तयारी चाललीये महालक्ष्मीचे festival येणार आहे, गणपतीचं येणार आहे.

महालक्ष्मीचं येईन ना आता किती करावं लागतं त्याला?

चालू हून जातात महिनाभर आधीपासनं इतकी shopping असते त्याची. हा, खूप shopping असते पुरा दिवस झाला shopping करायला तरी कमीच पडते shopping करायला तर काय काय हे जितकं कराल तितकं चांगलं. हो ना. महालक्ष्मीसाठी तर सगळंच घ्यावं लागतं ना मंग नवं नवं दरवर्षी.

हा पोट भरासाठीचे जेवणं खावणं किती किती करवं लागतं तेच्यासाठी. हो सगळंच करावं लागतं अगं अगदी सगळं म्हणजे व्यवस्थित जसं कोणी पाहुणे येतं ना तसं पाहुण्यांसारखं अगदी आगत्य असतं त्यांचं. हा हा हा करंजी करावी लागती, लाडू, शंकरपाळे, पुरणाची पोळी, भाजी, भाकर, वरण भात सगळं बनवावं लागतं त्यांच्यासाठी. नाही तेचं आहे, तेचं तिसऱ्या दिवशी असतं, ज्यादिवशी दुसऱ्या दिवशी म्हणजे जेवण असतं. पण त्याच्या आधी त्यांची पोट भरायची म्हणजे कोणाकोणाकडे काय असं मान्यता असते ना की पोटं भरायची म्हणजे इतक्या किलोच्या करंज्या, इतक्या किलोचे लाडू, इतक्या किलोचं अनारसे आणखीन काय काय असतं. की पोट भरायची खूप सोहळं आहे, या मला साड्या आणायच्या, माझ्याकडे अगदी असं काही नसतं पण तरी तयाऱ्या तर कराव्याच लागतात ना? तयारी तर कराव्याच लागते ना माझ्याईच्या तर उभ्याच्या आहे ना,

उभ्याच्या असतात ना तर खूप करावं लागतं त्यांला साड्या आणाव्या लागते, बांगड्या jewellery आणावं लागती, खूप करावं लागते त्यांला.

आणखीन काय करतेस? मुलं मदत करतात की नाही तुझी? की अजून लहान आहेत? मुलं तर काय नाही लहान आहे माझी मुलं नाही कशात काय.

हा, सगळं मला मलाच करावं लागतं ना साड्या घालाव्या त्यांना आतमध्ये घ्यायचे परत. उभा करायचे साड्या साड्या हा जेवणं खावणं त्यांचे.

मग सणवारी कसं करते गं सगळं? हा, खूप मला तर करावं लागतं. म्हणजे बाकी कोणी आहे आहे का तुझ्या घरामध्ये करायला? जसं सासू वगैरे कोणी? हा नाही नाही कोणीच नाही गं.

हा, मुली आहेत, मुली लहान आहे माझी. समज सोहळ्यात करायसाठी मग कोणी बाई बोलवते का तू सोहळ्यावाली? हा बाई लावून बाई लावून घेते ना मी किती बाई करून घेती. हा बाई मदत करून घेती ना माझी. सांगावं तर लागतंच त्यांच्या बरोबरीने करावं लागतं. असंच सोडून देतात, काय बी करून ठेवतात. त्यांना काय पैशे घेले पैशाचं मतलब त्यांना आता. हो. ते तर आहेच. एक एक गोष्ट

हो खूप खूप खूप करावं लागतं, खूप ठेवावं लागतं लक्ष बारीक बारीक बारीक बारीक वस्तुचं ध्यान ठेवावं लागतं थोडंसं. तुझ्या इथं मदत करतं का कोणी तुझी? अगं आमच्या इथं इतकं नसतं ना. अगदी ते काय म्हणतात?

सवाष्ण, ब्राम्हण आणि हे असतं, बोलवतात जेवायला लोकांना. माझ्या इथं का दोन सवाष्ण्या असती. अन त्यांचे दोन मुलं असतेत. हा, बाकी तुम्हाला तुम्हाला जेनला बोलायचं हे, हळदी-कुकवाला बोलावतात आमच्या इथं दुसऱ्या दिवशी.

हा मग तिसऱ्या दिवशी घ्यायला बोलवतात. दोरे दोरे दोरे घेतात.

हा ते जसं ज्यादिवशी त्यांना पाठवायचं ना,

तेदिवशी ते हा तेदिवशी पाच सवाष्णी बोलावून पाच सवाष्णीला बोलावं लागतं. दोरे घ्यावे लागते. पण तेंना हा शेवयाचा प्रशाद द्यावं लागतं तेंला. मग तेंला बिदा करतो.

करावं लागत पण असं असतं ना की अं काय म्हणतात जे केलं तेवढं चांगलं करा. तेवढं हा तेवढं चांगलं जितकी सवाष्णी आपल्या घरी आली, जेवून गेली तितकं चांगलं असतं.

हा.

इतकं असतं मराठी लोकांकडे पण बघ आता आपण पण मराठी आहोत. पण सगळ्यांचं रिती सगळं वेगवेगळं करावं लागतं अगदी. बघ तुझ्या इथं किती वेगळं आहे सगळं तुझ्या आईने दिलेली

माझी तर काय माझी मम्मीनं दिलेत ना तर मतलब जेव्हा माझं लग्न झालं तेव्हाच मम्मीने दिलेत. आता पहिल्या वर्षी काय बसावं हा पहिल्या वर्षी ते तेंना बसावं लागती.

तुमच्याकडच्या आमच्याकडच्या ज्यांच्या हा सगळ्यांचं

पण करायला पाहिजेच आता थोडं थोडं आपल्या धर्माचं तर करायला पाहिजे. या आपल्या घरात जे सण

हा. माझी तर काय गणपती हे गणपती बसवतात मग तिसरे दिवशी महालक्ष्मी बसवतात.

आणि पाचव्या दिवशी गौरी- गणपती दोघं विसर्जन आम्ही बरोबरीनं करतो त्याचं.

कोणाकडे दहा दिवसाचे असतात अनंताची पूजा असते गणपती विसर्जनाच्या आधी.

तीन दिवसात तर काय ते लोकं महालक्ष्मीचं विसर्जन करूनच देतात. मग नंतर दहाव्या दिवशी गणपती वेगळा जातो, गौरी वेगळ्या जातात लोकांच्या इथं. खूप मोठी असते माहिती आहे तुला? हो खूप मोठी असते ना, खूप मोठी असते. bombay मध्ये पण खूप महालक्ष्मी हे गणपतीचा किती मान असतो, किती किती मोठे मोठे गणपती विसर्जन करतात. कडे अं दहा दिवसाचे गणपती असतात. अन अनंताची पूजा होते. तर त्याचा पण स्वयंपाक वेगळा असतो, त्याची पूजा खूप मोठी असते. अं परत ब्राम्हण सवाष्ण सगळं सगळं एक छोटा ब्राम्हण एक मोठा ब्राम्हण म्हणजे खूप खूप अगदी सगळ्यांचं सगळं करावंच लागतं. हा सगळ्यांची पद्धत असती ना. कोणी कसं करतं, कोणी कसं करतं. अगं चल गं आता मला ना थोडीशी तयारी करून घेते. आवाज येऊन राहिलाय मी करते.

हम्म हॅलो तर मित्रांनो आज आपण मोबाइल या विषयावर चर्चा करणार आहोत त्याचे फायदे, तोटे त्याचा उपयोग त्याच्यामुळे काय, काय दुष्परिणाम वगैरे होतात ते सगळ समजून घेऊया मी सागर करंडे तर मोबाईल म्हणजे आजकाल कस झालं की अं दुनियाची एक आवश्यकता गरज पडलेली आहे की लोक त्याला एक जीवनातली मोस्ट इम्पॉर्टन्ट गोष्ट म्हणून युस करतात त्याचा लाइफ मध्ये डे बाय डे त्यांच सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत सर्व काही आहे त्याच मोबाइल मध्ये चालू असत त्याच्यामध्ये त्याचा खूप उपयोग बी होतो त्याचे खूप सारे तोटे बी आहे उपयोग म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये कस की त्यांना त्याच्यामधन पैसे कमवता येतात वेगवेगळ्या गोष्टींची माहिती मिळते ते बाहेर कुठ न जाता घरी बसल्या बसल्या त्या सर्व गोष्टींची माहिती त्यानला हम्म इंटरनेट वरन भेटते विडिओ बघता येतात तसेच कॉलेज स्टुडन्ट किंवा शाळेत जाणारे जे विद्यार्थी आहे त्यानला ही त्याचा खूप सारा फायदा होतो

मोबाईल फोन मुळे संपूर्ण जगात चमत्कारिक बदल झाले आहे कित्येक वर्षापूर्वी लोक कल्पना ही करू शकत नव्हते की असा एक आविष्कार होईल की आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात कोणाशी ही बोलू शकतो मोबाईल फोन मुळे प्रत्येक क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले अह पूर्वी लोक एकतर स्वतःला भेटायला जात असत किंवा एकमेकांशी बोलण्यासाठी पत्र लिहीत असत ज्यात बराच वेळ लागतो परंतू मोबाईल फोन मुळे आपल्याला मोबाईल फोन आल्यानंतर मिनटामध्ये ते जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीशी बोलू शकतात त्यांच्याशी गप्पा मारू शकतात मोबाईल फोन आल्यानंतर लोकांना त्याचा लाभ मिळाला त्यामुळे त्याचे दुष्परिणाम ही झाले आज मोबाईल फोन मुळे आपण कोणाशीही बोलू शकतो मेसेज पाठवू शकतो विडिओ कॉल करू शकतो त्यात बसवलेल्या कॅमेरा मुळे कोणतेही फोटो घेऊ शकतो इंटरनेट देखील चालवू शकतो जिथे आपल्याला जगभरात माहिती मिळू शकते पण मोबाईल जितके त्याचे फायदे आहे तितकेच त्याचे तोटे ही आहे लोकांनी त्याचा सर्वत्र वापर सुरू केला आहे बहुतेक वेळ घालवताना यामुळे डोळे कमकुवत होतात आणि त्याच बरोबर लहान वयात मुलांना मोबाईल दिल्याने त्यांचे मन अभ्यासात गुंतत